नमस्कार
फीचर्स ओएफ gchem3डी वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत मेनू बार फाईल टाईप फॉरमॅटस विविध मॉडेलचे प्रकार आणि बॅकग्राऊंडचे रंग बदलणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 आणि gchem3डी वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट ची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
जीचेम्पेंट ची नवी विंडो उघडली आहे
टेम्पलेट्स च्या ड्रॉपडाऊनच्या सहाय्याने डिस्प्ले एरियावर एडेनोसिन ची रचना उघडू
फाईल सावे करण्यासाठी टूलबारवरील सावे च्या आयकॉनवर क्लिक करा
सावे एएस चा डायलॉग बॉक्स उघडेल
फाईल gchem3डी मधे बघण्यासाठी mol mdl आणि pdb ह्यासारख्या फाईल फॉरमॅटमधे सावे करावी लागते
adenosineपीडीबी असे फाईलनेम टाईप करा
फाईल डेस्कटॉपवर सावे करण्यासाठी डेस्कटॉप वर क्लिक करा
सावे वर क्लिक करा
जीचेम्पेंट विंडो बंद करू
आता gchem3डी अॅप्लिकेशनबद्दल जाणून घेऊ
gchem3डी हे जीचेम्पेंट चे युटिलिटी सॉफ्टवेअर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर द्वारे इन्स्टॉल करता येते
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर जा
क्विक फिल्टर बॉक्स मधे जीचेम्पेंट टाईप करा
जीचेम्पेंट युटिलिटीजच्या पूर्ण इन्स्टॉलेशनसाठी gcu प्लगइन libgcu डीबीजी आणि gcu बिन इन्स्टॉल करा
आपण ह्या फाईल्स आधीच इन्स्टॉल केलेल्या आहेत
gchem3डी ही रेणूची त्रिमितीय रचना दाखवणारी युटिलिटी आहे
हे जीचेम्पेंट चे युटिलिटी फीचर आहे
जीचेम्पेंट मधे काढलेल्या रचना gchem3डी मधे बघता येऊ शकतात
gchem3डी उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्चबारमधे gchem3डी टाईप करा
मॉलिक्युल्स व्ह्यूवर च्या आयकॉनवर क्लिक करा
gchem3डी व्ह्यूवर विंडोमधे मेनूबार आणि डिस्प्ले एरिया यांचा समावेश असतो
मेनूबारमधे gchem3डी सोबत काम करण्यासाठी लागणा या सर्व कमांडसचा समावेश असतो
डिस्प्ले एरिया उघडलेल्या फाईलचे घटक दाखवते
फाईल उघडण्यासाठी फाइल मेनूमधील ओपन वर क्लिक करा
ओपन चा डायलॉग बॉक्स उघडेल
जी फाईल उघडायची आहे ती सिलेक्ट करा
डेस्कटॉपवरील adenosineपीडीबी ही फाईल सिलेक्ट करा
आता ओपन वर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर फाईल दाखवली जाईल
व्ह्यू इमेज म्हणून सावे कसे करायचे ते पाहू
फाइल वर क्लिक करा
सावे एएस इमेज वर जा
सावे एएस इमेज डायलॉग बॉक्स उघडेल
खाली विड्थ आणि हाइट ही पॅरॅमीटर्स दिसतील
डिफॉल्ट रूपात इमेजच्या आकारात विड्थ 300 पिक्सेल्स आणि हाइट 300 पिक्सेल्स आहे
तुम्ही स्क्रोलरच्या सहाय्याने ह्या व्हॅल्यूज वाढवू किंवा कमी करू शकता
आता फाईल टाईपचे पर्याय पाहू
gchem3डी विविध फाईल फॉरमॅट्सना सपोर्ट करते
व्हीआरएमएल पीडीएफ पीएनजी इत्यादी फाईल टाईप्स ड्रॉपडाऊनच्या सूचीत उपलब्ध आहेत
फाईल टाईप नमूद केलेला नसल्यास gchem3डी फाईलनेमवरून फाईल टाईप शोधण्याचा प्रयत्न करते
अयशस्वी झाल्यास डिफॉल्ट रूपात व्हीआरएमएल हा फाईल टाईप वापरला जातो
रचना व्हीआरएमएल ह्या फाईल फॉरमॅटमधे सावे करू
व्हीआरएमएल डॉक्युमेंट हा पर्याय निवडा
फाईलला एडेनोसिन असे नाव द्या
फाईल डेस्कटॉपवर सावे करण्यासाठी डेस्कटॉप वर क्लिक करा
सावे वर क्लिक करा
आता व्हीआरएमएल फाईल टाईपबद्दल सविस्तर जाणून घेऊ
व्हीआरएमएल हा टेक्स्ट फाईल फॉरमॅट आहे
ज्याचे एक्सटेन्शन wrl आहे
व्हर्टिसेस एजेस सरफेस कलर यासारख्या 3डी बहुभुजाकृतीच्या प्रॉपर्टीज देता येतात
व्हीआरएमएल फाईल्स ग्झिप ने कॉम्प्रेस केलेल्या प्लेन टेक्स्ट फाईल असतात
3डी मॉडेलिंग प्रोग्रॅम्स यात ऑब्जेक्टस आणि दृश्ये सावे करतात
सावे केलेली फाईल उघडू
adenosineडब्ल्यूआरएल ह्या फाईलवर राईट क्लिक करा
ओपन विथ टेक्स्ट एडिटर हा पर्याय निवडा
टेक्स्ट एडिटर रचनेसंबंधीची तपशीलवार माहिती दाखवतो
आता पेज सेटअप बद्दल जाणून घेऊ
gchem3डी प्रिंट करताना 300 डीपीआय रेझोल्युशन वापरते
ह्याच्या पेज सेटअप प्रॉपर्टीज जीचेम्पेंट प्रमाणेच आहेत
आपण हे जीचेम्पेंट वरील पाठात आधीच जाणून घेतले आहे
ही विंडो बंद करू
आता व्ह्यू मेनूवर जाऊ
व्ह्यू मेनू सिलेक्ट करा
gchem3डी चार मॉडेल टाईपचे प्रकार वापरून रेणू दाखवते बॉल्स एंड स्टिक्स स्पेस फिलिंग सिलिंडर्स आणि वायरफ्रेम
बॉल्स एंड स्टिक्स हे डिफॉल्ट मॉडेल आहे
मल्टीपल बॉण्ड आणि बंधाची योग्य जागा या मॉडेलद्वारे दिसू शकते
स्पेस फिलिंग वर क्लिक केल्यावर तुम्हाला फरक दिसेल
स्पेस फिलिंग रेणूचे संक्षिप्त रूप दाखवते
सिलिंडर्स मॉडेल सिलिंड्रिकल पाइप्स च्या रूपात रचना दाखवते
वायरफ्रेम मॉडेल स्केलेटल म्हणजेच सांगाडारूपी रचना दाखवते
आता बॉल्स एंड स्टिक्स वर जाऊ
आता बॅकग्राऊंडच्या रंगाबद्दल जाणून घेऊ
डिफॉल्ट रूपात बॅकग्राऊंडचा रंग काळा असतो
व्ह्यू मेनूतील बॅकग्राउंड कलर निवडा
सबमेनू उघडेल
सबमेनूच्या शेवटी असलेले कस्टम कलर सिलेक्ट करा
बॅकग्राउंड कलर विंडो उघडेल
ह्या विंडोमधे पसंतीचा रंग निवडण्यासाठी विविध फिल्डस आहेत
हुए द्वारे बॅकग्राऊंडचा रंग बदलू शकतो
स्क्रोलवर क्लिक करा
व्हॅल्यूजमधील बदल आणि रंगाच्या वर्तुळात होणा या हालचाली पहा
सॅच्युरेशन द्वारे आपण रंगाची तीव्रता बदलू शकतो
वॅल्यू द्वारे आरजीबी कॉम्बिनेशन बदलून एकाच रंगाच्या विविध छटा मिळवू शकतो
येथे प्रिव्ह्यू बॉक्स आहे आणि त्याच्यापुढे आयड्रॉपर चा आयकॉन आहे
आयड्रॉपर आयकॉनवर क्लिक करा
तुमच्या पसंतीचा रंग निवडण्यासाठी रंगाच्या वर्तुळावर कुठेही क्लिक करा
ओक वर क्लिक करा
स्क्रीनवर बॅकग्राऊंडचा रंग बदललेला दिसेल
थोडक्यात या पाठात शिकलो विविध मेनू फाईल टाईप फॉरमॅटस मॉडेलचे प्रकार आणि बॅकग्राऊंडचा रंग बदलणे
असाईनमेंट
जीचेम्पेंट मधून सॅकराइड लोड करा आणि फाईल mdl फॉरमॅटमधे सावे करा
मॉलिक्युल्स व्ह्यूवर मधे रचना उघडा
इमेज पीएनजी आणि पीडीएफ ह्या फाईल टाईप्समधे सावे करा
विविध बॅकग्राऊंड रंग वापरून बघा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद